इथे खुप सार्‍या वेगवेगळ्या प्रकारचे टूथपेस्ट दिसत आहेत जसे कोलगेट दंतकान्ति क्लोजअप वेगवेगळ्या प्रकारचे --

श्री रामाची मूर्ति दिसत आहे एक लेडीस त्यांच्या हातात ताट दिसत आहे आणि ती पूजा करताना दिसत आहेत बाजूला एक दान पेटी हाये.

इकडे एक टू व्हीलर लावलेली दिसत आहेत समोर एक यादाक हे नावाची पाटी ही दिसत आहे.

हा एक मॉल दिसत हाय. तिथे खूप सार्‍या सैनिटाइज़र अम हॅप्पी ईडड --

प्रकारचे बुक्स हि दिसत हाय त्याच्या बाजूला एका टेबलावर खूप सारे बुक्स दिसत आहे वरती हि बोर्ड हि दिसत हाय तिथे लाइटिंग --

बाजूला एक पिळव्या कलरचे आणि त्याच्या अह पाठीला बेल्ट दिसत हाय.

आणि त्याच्याखाली खूप लहान लहानश्या खूप सार्‍या मुर्त्या ही खूप दिसत हाय यांचा कलर वेगवेगळ्या प्रकारचा हाय बाजूला अम्म फूल- फुलांच्या माळा दिसत हाय.

इथे एक लाइब्रेरी दिसत आहेत तिथे खुप सारे कपाटे दिसत हायेत त्याच्यामधे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तके दिसत हायेत तिथे कशाचा तरी पोस्टर लावलेल हाय बाजूला एक लाइट ही दिसत आहे.